Bikes मध्ये प्रवेश द्या किंवा त्यांना bike भाड्याने देण्यासाठी credit द्या. अनेक शहरी bike sharing system offer करतात. जसे कि, न्यूयॉर्कमध्ये city bike च्या मुळ अतिथींनी दिवसांसाठी किंवा अगदी काही तासांसाठी bike भाड्याने घेता येते. अतिथींना एक अद्वितीय नकाशा मग digital असो written मध्ये किंवा दोन्ही सुसज्ज करा, जो त्यांना तुमच्या गंतव्यस्थानाच्या फेरफटका मारण्यासाठी घेऊन जाईल. तुमच्या परिसरात करण्यासाठी पाह~ पाहण्यासाठी सर्वोत्तम गोष्टीच्या केंद्रस्थानी तुमचे hotel ठेवण्याचा हा सोपा, बर्‍यापैकी स्वस्त मार्ग आहे. हा! हम्म हम्म बरं!

बरं! हम्म बरं! हम्म हा. तुमच्या गंतव्यस्थानासाठी कोणते अनुभव अद्वितीय आहेत याचा फायदा करून घेणे हे अतिथींना आकर्षित करण्यासाठी महत्वाचे आहे. अस्वीन किंवा मियामी beach वर जात नाहीत शेवटी. काहीतरी काळ शिजवा. अन्न आणि प्रवास हातात हात घालून जातात. मध्ये फेड्रेस येथील resort आणि आश्चर्यकारक restaurant संकल्पनामध्ये जागतिक दर्जाचे जेवण देते. ते अतिथींना chef च्या नेतृत्वाखाली cooking classes घेऊन मक्सिकोचे अनोखे Flavour कसे तयार करायचे हे शिक~ शिकवण्यासाठी शिकण्यासाठी देखील आमंत्रित करत जे तेंच्या.

हम्म बरं! अच्छा! स्थानिकांसोबत कला~ कला तयार करा. नवीन गंतव्यस्थानाशी जोडण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे कला. कलेचा अनुभव घेण्याचा आणखी चांगला मार्ग म्हणजे स्थानिक कलाकारांच्या मदतीने तुमची स्वतःची निर्मिती करणे. मध्य ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या आयर्स रॉक Resort मध्ये पाहुण्यांना स्थानिक स्वदेशी लोकांद्वारे शिकवल्या जाणाऱ्या कला कार्यशाळेसह अनेक भिन्न अनुभव घेण्याचा पर्याय आहे. उपस्थितांना प्राचीन चिन्हाबद्दल माहिती मिळते. आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे~ त्यांची स्वतःची चिन्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. हा.

हम्म बरं!

हम्म बरं!

अनुभवांच्या केंद्रस्थानी अं तुमची मालमत्ता ठेवण्यासाठी तुमच्या संसाधनांचा फायदा द्या. Hotel अद्वितीय काय बनवते? आम्ही hotel अनन्य मानवतो. जेव्हा मालमत्ता~ मालमत्ता अस्सल शैली देऊ शकते, flash किंवा दिखाऊपणा नाही. परंतु अशी शैली जी तुम्हाला पाहून म्हणून केवळ खातच नाही तर अतिशय आरामदायी आणि आरामदायी देखील वाटते. आरामदायक आणि आरामदायी देखील वाटते. हम्म आम्ही सर्व तिथे गेलो आहोत. शेवटी तुम्ही प्रवास नियोजन प्रवासाच्या स्वप्न टपड्या~ टप्प्यातून जागे व्हाल. आणि भेट देण्यासाठी गंतव्यस्थान निवडता. आता आता नियोजन सुरू होते. आमच्या सर्वाकडे प्रवास booking websites आणि apps आहेत. आणि त्या आणि आणि त्या प्रत्येकामध्ये बरीच माहिती packages आणि विशेष offer hotel देखील खरेदीदार इतर अनेक घटकांचा विचार करतात. जसे की सुविधा क्रियाकलाप आणि जवळपासचे restaurant. परंतु booking सुरक्षित करण्यासाठी प्रवाशांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे घटक नेहमीच पुरेसे नसतात. आजच्या प्रवेशांना प्रवाशांना अधिक अपेक्षा आहेत. प्र~ प्रत्येक वेळी त्यांना प्रवास करताना अनोख्या अनुभवाची अपेक्षा असते. फक्त मोफत नाश्ता किंवा WIFI देणे अपेक्षित आहे. ते काही प्रवासी त्यांना मित्र आणि अनुयायांसह तोंडी किंवा तोंडी किंवा WIFI देणे अपेक्षित आहे. ते काही प्रवासी त्यांना मित्र आणि अनुयायांचं तोंडी किंवा online सामाईक करतील असे नाही. जसे जसे प्रवासी जाणकार बनतात, आणि नवीन नवीन अनुभव शोधत असतात, तसे तसे hotel त्यांच्या पाहुण्यांना काहीतरी अनन्य offer करण्यासाठी, त्यांच्या गंतव्यस्थानाच्या लाभ देण्याच्या चांगल्या स्थितीत आहे. Head booking मध्ये वाढ करण्यासाठी खालील पाच अनुभवांपैकी एक अनुभव पुन्हा तयार करणा~ करण्याचा विचार करा. निसर्गाकडे परत जा. अतिथींना घराबाहेर शांतता आणि शांतता अनुभवता या~ यासाठी तुमचे hotel चकचकीत मार्गावर असण्याची गरज आहे~ गरज नाही. हा. हे जगातील सर्वात उत्साही शहरांपैकी एक एकाच्या मध्यभागी स्थित आहे. तरीही अतिथींना ते या सर्व गोष्टींपासून वाचण्याची संधी देतात. पाहुण्यांना पोहोचावेत. जेथे ते जाण्यापूर्वी गाव शोधू शकतात. शहरां~ धन्यवाद मानसी! माहिती दिल्याबद्दल. पृथ्वीवरील सजीवांवर वाईट परिणाम करणाऱ्या, पर्यावरणातील कोणत्याही घटकातल्या, घटकातील बदलला प्रदूषण म्हणतात. पर्यावरणातील हानिकारक, जीवघेणी आणि विषारी पदार्थ एकत्र करून ती प्रदूषित करतात. प्रदुषणासाठी जवाबदार असणाऱ्या या घटकांना प्रदूषक म्हणतात. ही प्रदूषक नैसर्गिक देखील असू शकतात. जसे कि ज्वालामुखीय, राख आणि वायू आणि ते माणिय क्रीयाकलापांद्वारे देखील निर्माण केली जाऊ शकतात. जसे कि, कारखान्यातील कचरा किंवा विषारी द्रव ही प्रदूषण, हवा, पाणी, आणि जमिनीची गुणवत्ता खराब करतात. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या आपल्यासाठी उपयुक्त आहेत. परंतु प्रदूषण निर्माण करतात. जसे कि car मध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा धूर. वीज बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोळशाचा धूर. कारखाने आणि घरातून निघणाऱ्या कचरा आणि सांडपाणीतून आणि किडे मारणारी विषारी रसायने इत्यादी. पृथ्वीवरील सर्व जीव मग ते जमिनीवर असो. वा पाण्यात. हवेवर आणि पाण्यावर अवलंबून असतात. जेव्हा ही संसाधने दुषित होतात. तेव्हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा धोका वाढतो. प्रदूषणाचे दुष्परिणाम. प्रदूषण ही जागतिक समस्या आहे. मात्र ग्रामीण भागापेक्षा शहरी भाग अधिक प्रदूषित आहेत. लोक राहत नसलेल्या ठिकाणीही प्रदूषण दूर वर पसरू शकते. उदाहरणार्थ, अंटार्क्टिक बर्फाच्या sheet मध्ये, कीटकनाशके, आणि इतर विषारी रसायने सापडली आहेत. उत्तर पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी, plastic च्या सूक्ष्म कणांचा एक मोठा ढीग म्हणून संबोधले जाते. वायू आणि पाण्याचा प्रभाव. त्यांच्यासोबत प्रदूषण घेऊन जातो. समुद्राच्या लाटा, स्थलांतरित जलचर त्यांच्याबरोबर सागरी प्रदूषण दूरवर पसरवतात. अणुभट्टीतून अचानक बाहेर पडणारा, किरणोत्सारी पदार्थ हवे बरोबर येतो, आणि जगभर पसरतो. त्याचप्रमाणे कारखान्यातून निघणारा धूर एका देशातून दुसऱ्या देशात जातो. या प्रदूषणामुळे मानवास, पर्यावरणाची गंभीर हानी होत आहे. प्रदूषणाचे प्रकार. प्रदूषणाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. वायूप्रदूषण, जलप्रदूषण, भूमिप्रदूषण वायुप्रदूषण. पृथ्वीच्या वातावरणात, धूळ आणि मातीचे कण म्हणजे वायू प्रदूषण होय.

Sulfur dioxide आणि वाहने आणि कारखान्यांमधून निघणारा धूर यांचा समावेश होतो. सहसा वायुप्रदूषण पाहता येत नाही.

पाहू. Car आणि कारखान्याचा धुर. Car आणि कारखान्यामधून निघणाऱ्या धुरात nitrogen oxide, sulfur dioxide, sulfur dioxide आणि hydrocarbon सारख्या प्रदूषकांचा समावेश होतो. ही रसायने, सूर्यप्रकाशावर प्रतिक्रिया देतात. आणि हवेत धुके किंवा दाट प्रक्रिया करतात. ती दिसायला तपकिरी किंवा राखाडी असू शकते.

परंतु जीवाश्म इंधनांचा अतिवापर आणि जंगलतोड यांमुळे, वातावरणातील या वायूंचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. परिणामी जगभरात सरासरी तापमाही वाढत आहे. जागतिक तापमानवाढ म्हणजे, जगभरातील मानवीय क्रिया कलापांमुळे तापमानात होणारी वाढ. जीवाश्म इंधनाचा अतिवापर. कोळसा, तेल आणि नैसर्गिक सारख्या जीव्साश्म इंधनाचा वापर, वायूप्रदूषणाला प्रोत्साहन देतो. वाहनाला उर्जा देण्यासाठी petrol जळते तेव्हा carbon monoxide सुटते. जो

परंतु carbon dioxide आणि hydrogen sulfur सारखी जड वायू सखल भागात जमा होतात. यासोबत sulfur dioxide, hydrogen chloride carbon monoxide आणि hydrogen fluoride इत्यादी काही इतर वायू देखील ज्वालामुखीतून बाहेर पडतात. जी हवा प्रदूषित करतात. वायूप्रदूषणाचे दुष्परिणाम. वायुप्रदूषणामुळे लोकांना खालील आरोग्य समस्या उद्भवू शकतात. प्रदूषणामुळे डोळे, नाक, घसा आणि त्वचेला जळजळ होऊ शकते. यासोबतच डोकेदुखी, चक्कर येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. काही वार्षिक किंवा आयुष्यभर राहणाऱ्या प्रदूषणामुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. दीर्घकालीन प्रदूषणामुळे, हृदयविकार, श्वसनाचे कर्करोग या चे आजार होऊ शकतात. वायूप्रदूषणामुळे, लोकांच्या नसा, मेंदू, किडणी, यकृत आणि इतर अवयवांची दीर्घकाली नुकसान होऊ शकते. पर्यावरणीय परिणाम. वायू प्रदूषणामुळे global warming वाढत आहे. याचा अर्थ जगभरात हवा आणि समुद्राचे तापमान वाढत आहे. हरितगृह वायूंचे प्रमाण वाढणे, ही त्याची करणे आहे. हरितगृह वायू, पृथ्वीच्या हवामानात उष्णता, उर्जा वाढवतात. या उष्णतेमुळे हिमनद्या आणि समुद्रातील बर्फ वितळत आहे. वाढत्या तापमानाच्या वन्यजीव आणि अधिवासावर वाईट परिणाम होत आहे. वाढत्या तापमानामुळे, अनेक प्रजाती त्यांचे स्थान बदलत आहे. काही फुलपाखरे, कोल्हे आणि वनस्पती उत्तरेकडील भागात किंवा जास्त थंड ठिकाणांकडे जात आहेत. प्रदूषणामुळे नैसर्गिक संतुलन बिघडत आहे. जगात पाउस आणि बर्फवृष्टी सरासरीने वाढत आहे. तर काही प्रदेश हे दुष्काळाचा सामना करत आहे. Petrol, diesel कसे तयार होते? पाहण्यासाठी ज्यामुळे पिक अपयश आणि जंगलातील आग आणि पिण्यायोग्य पाण्याची कमतरता. यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. जेव्हा nitrogen oxide आणि sulfur dioxid यांसारखी वाईट प्रदूषके हवेमध्ये मिसळतात. तेव्हा ती acid मध्ये बदलतात. आणि acid पावसाच्या रुपात पृथ्वीवर पडतात. Acid पावसामुळे जंगलातील झाले नष्ट होऊ शकतात. ती तलाव, नाली आणि जलमार्ग नष्ट करू शकतात. आम्ल पावसामुळे संगमरवरी आणि इतर दगडांची नाश होतो. डास, कीटक, पिकावरील कीटक आणि जेलीफिश सारख्या काही हानिकारक प्रजातींची भरभराट होत आहे. त्यांच्यामुळे जंगलांचे आणि पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वायूप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना. लोकसंख्या असलेल्या भागापासून, दूर कारखाने उभारावेत. गोबर gas कांचा~ फरक नवीन भागात व्हायला हवा. औद्योगील plant मधी गटारचा वापर करावा. petrol आणि diesel वर चालणाऱ्या वाहनांऐवजी electric वाहनांचा वापर करावा. कचरा उघड्यावरती फेकण्याऐवजी compost pit मधी कुजवावा.

जेव्हा जलप्रदूषण होते, तेव्हा काही हानिकारक पदार्थ. अनेकदा रासायनिक किंवा सुक्षम्जीव प्रवाह, नदी, समुद्र, तलाव आणि तलाव दुषित करतात. आणि पाण्याची गुणवत्ता कमी करतात. दुषित पाणी मानवासाठी आणि पर्यावरणासाठी विष ठरू शकते. जल प्रदूषणाची कारणे. जल प्रदूषणाची अनेक कारणे आहेत. कीटक नाशके आणि खतांचा वापर. कीटक नाशके आणि खते. landfill आणि septic system मधील कचरा भूजल प्रदूषित करतात. ज्याचा वापर मानवासाठी सुरक्षित नाही. भूजलामाधी असलेली हि प्रदूषक वेगळी करणे किंवा काढून टाकणे अवघड किंवा अशक्य आहे. तसेच भूजल साफ करणे ही एक वार्षिक प्रक्रिया आहे. एकदा पाणी प्रदूषित झाले कि, अनेक दशके किंवा हजारो वर्ष निरुपयोगी राहतील. भूगर्भातील पाण्यामध्ये असलेली प्रदूषक पाण्याबरोबरच प्रवाही होऊन, नाली नदी किंवा समुद्रात पोहोचतात. शहरे आणि उद्योग मधून बाहेर पडणारा कचरा. शहरे आणि उद्योगामधून बाहेर येणारा कचरा, पाण्यात मिसळतो आणि तो विषारी बनतो. उद्योग आणि लोकांकडून हा कचरा थेट जलमार्गात टाकला जातो. त्यामुळे पाणी प्रदूषित होते. आणि ते दुषित होते. रसायने, जड धातू आणि पाण्याचे पोषक द्रव्ये रसायने धातू, आणि पोषक तत्वे phosphorus आणि nitrogen शेत आणि शहरांमधून सोडले जातात. आणि हे सर्व पाण्याबरोबर आखाती निर्वाणमुहावर पोहोचतात आणि नंतर समुद्रात समाविष्ट होतात.

जलसंधारण. आज आपण या लेखामध्ये जलसंधारण या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या माहितीप्रमाणे पृथ्वीवर सत्यांनव टक्के हा भाग खाऱ्या पाण्याने व्यापला आहे आणि राहिलेला तीन टक्के भाग हा गोड्या अं गोड्या पाण्याचा आहे आणि आपण गोडे मतलब गो~ गोड पाणी हे पिण्यासाठी आणि आपल्या इतर वापरासाठी वापरले जाते. फक्त तीन टक्के भाग आणि सत्यांनव टक्के हा भाग खाऱ्या पाण्याने आपल्या व्यापला आहे आपल्या पृथ्वीच्या भूतलावर.

आपल्या दैनंदिन गरजांसाठी पाणी आवश्यक आहे. जरी आपण पाण्याशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही. स्वयंपाक करणे, आंघोळ करणे, साफसफाई करणे इत्यादी सर्व गोष्टींसाठी आपल्याला पाण्याची गरज आहे. सजीवांसाठी पाणी आवश्यक आहे. कृषी उत्पादन companies, रासायनिक उद्योग, वीज प्रकल्प आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये देखील याची आवश्यकता आहे. पण आपल्याला पाण्याची इतकी गरज असून देखील सध्या लोक पाण्याचा खूप अपव्यय करत आहेत आणि पाण्याचा कसाही वापर करत आहेत पण पृथ्वीवरील गोड्या पाण्या~ गोड पाण्याची पटली पाहून आपण पाण्याची बचत केली पाहिजे, नाहीतर आपल्याला काही दिवसामध्ये आणि भविष्यामध्ये पाण्याची कमतरता भासू लागेल म्हणनू जलसंधारण म्हणजे पाण्याची बचत आणि व्यवस्थापन केले पाहिजे. जलसंधारण हे खूप गरजेचे आहे. पाणी हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि अमूल्य ठेवा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणूनच पाण्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. आपल्यासाठी आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी

हे पृथ्वीवरील जगणे आव्हानात्मक होऊ नये असे आपल्याला वाटत असेल तर आपण आजपासूनच म्हणजे आतापासूनच पाण्याची बचत केली पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीसाठी एक चांगले जीवन जगण्यासाठी मदत केली पाहिजे. विविध देशांमध्ये जलसंधारणासाठी विविध नवीन नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

मिळणारे पाणी आपण पिण्यासाठी वापरणारा असीन तर ते आपण filter करून वापरू शकतो आणि इतर कामांच्यासाठी म्हणजेच अंघोळीसाठी किंवा स्वच्छतेसाठी वापरू शकतो. पुढच्या पिढीसाठी पाणी वाचवा आणि पा~ जलसंधारण करा हे आपले main उद्दिष्ट आहे. जलसंधारण अं करा असे लोकांच्या मध्ये जनजागृती करा. तसेच आपल्या आजूबाजूची आणि जंगलांच्या मधील झाडे तोडणे बंद करा, कारण वनसंवर्धन हा जल संवर्धनाचा एक अविभाज्य घटक आहे. कारण झाडे देखील जलचक्रामध्ये महत्वाची भूमिका बजावतात आणि मग पाऊस पडतो आणि पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा साठा वाढतो. भारतामध्ये शेती किंवा कृषी क्षेत्र हा एक महत्वाचा भाग आहे. आणि शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके पिकवली जातात आणि हि पिके पिकवण्यासाठी पाण्याची खूप गरज असते. कारण त्या पिकांना पुरेसे पाणी मिळाले तर पिके चांगली येतात आणि पिकांना नदी, विहिरी किंवा borewell या द्वारे पाणी पुरवठा केला जातो आणि जर नदीतील किंवा विहिरीतील पाणी स्वच्छ असेल तर आपण ते पाणी इतर वापरासाठी किंवा पिण्यासाठी वापरू शकतो. त्यामुळे शेतीतील सिंचनासाठी

कि गोडया पाण्याची स्त्रोत म्हणजे नद्या, विहिरी, तलाव, नाले ओढे हे आहेत आणि जर यामधील पाणी स्वच्छ असेल तर आपण हे पाणी पिण्यासाठी किंवा इतर वापरासाठी म्हणजे अंघोळीसाठी, स्वच्छतेसाठी किंवा जेवणासाठी वापरू शकतो. त्यामुळे नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये कचरा टाकू नका किंवा जनावरे किंवा कपडे धुवू नका त्यामुळे पाणी दुषित होते आणि ते पिण्यासाठी वापरता येऊ शकत नाही. तसेच पाऊस हा दरवर्षी पडतो त्यामुळे आपण पावसाचे पाणी जे आपल्या घराच्या पन्हाळी वरून पडते ते साठवून ठेवू शकतो किंवा पावसाच्या पाण्याचे संवर्धन करू शकतो. तसेच आपण पाण्याचे कोणत्याही प्रकारे होणाऱ्या प्रदूषणापासून संरक्षण करून पाण्याच्या संवर्धनासाठी हातभार लावला पाहिजे. पुनर्वितरणासाठी पाण्याचा वापर करून जलसंधारण करता येते त्यामुळे आपण या प्रकारे देखील जल संधारण करू शकतो. जगामध्ये सध्या औद्योगीकरण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि औद्योगिकरणासाठी पाणी हे हे लागतेच आणि जरी पाणी औद्योगिकरणासाठी लागत असले तर ते पुरेसे म्हणजेच लागेल तेवढेच वापरले पाहिजे. त्याचा अपव्यय करू नये. त्याचबरोबर शहरामध्ये महापालिका संस्थांना मार्गदर्शन करूनही आपण पाण्याची बचत करू शकतो. अश्या वेगवेगळ्या प्रकारे आपण जलसंधारण करू शकतो. आपल्याला अनेक नैसर्गिक संपत्त्या लाभल्या आहेत आणि त्यामधील पाणी हि एक अतिशय सुंदर नैसर्गिक संपत्ती आहे ज्या शिवाय मनुष्य आपल्या जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही कारण आपल्या सर्वांना जगण्यासाठी पाण्याची गरज असतेच म्हणजे पाणी हेच आपले जीवन असते. जर आपल्याला पृथ्वीला global warming पासून जर वाचवायचे असेल तर आपण पाण्याचे संवर्धन केले पाहिजे आणि पाण्याची गुणवत्ता सुधारली पाहिजे आणि म्हणूनच आज पासून आपण शपथ घेवूया कि आपण रोज पाण्याचा योग्य वापर करू आणि पाणी वाचवू. अशाप्रकारे जलसंधारण मध्ये आपण पाण्याचा वापर पाण्याचा बचत करू शकतो. जलसंधारण अं मध्ये आपण सत्यांनव टक्के पाण्याचा वाटा अं जमी~ पृथ्वीवर आहे. पृथ्वीवर असल्याने तीन टक्के हा फक्त गोड पाण्याचा स्रोत आहे. जलसंधारण पृथ्वीचा तसेच मानवी शरीराचा भाग सत्तर टक्के पाण्याने बनलेला आहे. आजच्या जगात लाखो सागरी प्रजाती आहेत ज्या पाण्यात राहतात त्याच प्रमाणे मानवजात ही पाण्यावर अवलंबून आहेत. सर्व प्रमुख उद्योगांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पाण्याची आवश्यकता असते. मात्र ही मौल्यवान संपत्ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. त्यामागील बहुसंख्य कारणे ही केवळ मानवनिर्मित आहे त्यामुळे जलसंधारण गरज आता पूर्वीपेक्षा जास्त आहे. या जलसंधारण नि~ अं पाण्याचे संवर्धन करणे किती महत्त्वाचे आहे आणि ते किती दुर्मिळ झालेले आहे हे लक्षात येईल. उपलब्ध पाण्यापैकी फक्त तीन टक्के गोडे पाणी आहे. त्यामुळे हे पाणी काटकसरीने आणि जपून वापरणे गरजेचे आहे. मात्र आजवर आपण याच्या उलट करत आलो आहोत. दररोज आपण विविध कारणासाठी पाण्याचे शोषण करत आहोत. शिवाय आपण दिवस-रात्र ते दूषित करत आहोत. उद्योगधंदे आणि सांडपाणी सोडण्यात येणारे सांडपाणी थेट आपल्या जलकुंभ यामध्ये विखुरले जाते. शिवाय पावसाचे पाणी साठविण्यासाठी फार कमी सोयी केलेल्या आहेत त्यामुळे पूर येणे ही एक सामान्य बाब बनलेली आहे. त्याचप्रमाणे नदीपात्रातील सुपीक मातीचा निष्काळजीपणे वापर होत आहे त्याचा परिणाम पूर येत आहेत. त्यामुळे पाणीटंचाई एक मानव किती मोठा वाटा उचलतो. तुम्ही पाहत आहात concrete च्या जंगलात राहिल्याने हिरवळ कमी झालेली आहे. त्याशिवाय आम्ही जंगल तोडत करत राहतो. जी पाण्याचे संरक्षण करण्यास एक उत्तम स्रोत आहे. आजकाल बऱ्याच देशांमध्ये स्वच्छ पाण्याचा अभाव आहे त्यामुळे पाणी टंचाई ही खरी गोष्ट आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी बदलण्यासाठी आपण लगेच त्याचा सामना केला पाहिजे. पाण्याशिवाय जीवन शक्य नाही. स्वच्छता, स्वयंपाक, washroom वापरणे आणि बरेच काही या सह अनेक गोष्टीसाठी आम्हाला यांची गरज असते, निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्याला शुद्ध पाणी आवश्यक असते. आपण राष्ट्रीय स्तरावर तसेच वैयक्तिक पातळीवर जलसंधारणासाठी अनेक पावले उचलू शकतो. सर्वात प्रथम आपल्या सरकारने पाण्याचे संरक्षण करण्यासाठी कार्यक्षम धोरण राबवले पाहिजे. वैज्ञानिक समुदायाने पाण्याची बचत

संसदेचे अधिकार. संसदेत खालील अधिकार सतात. काय~ अं कायदेविषयक अधिकार कार्यमंडली~ कार्यकारी मंडलावर अह नियंत्रण, अह ठेवांचे अधिकार, वित्यत अधिकार, संविधान दुरस्ताचे अधिकार, संकीर्ण अधिकार, कायदेवि~ न~ अह विषयक अधिकार, संसादी फायदे करा~ आणि अह क~ करणाची अह सर्वोच्च संस्था आहे.

नमुंदी अह केलेल सर्व विषयाणी तिन्ही सूंचीमध्ये समाविष्टणा केलेल~

आह याबाबत संसद कायदे करू शकते. विषयक विधेयक सोडून इतर सर्व प्रकारेचे कायदेविषयक अं तस~ आह अह प्र~ प्रस्ताव कोण्याचाही सभाग्रहामध्ये प्रथम सादर करत येतात. अह विधेयक मंजूर होण्यासाठी दोन्ही सभाग्रहांची मान्यता अवश्यक असते. धन विधेयके अह व्यं~ इतर कोण्याचाही विवे~ विधी विषयक प्रस्ताव

त्या

अह कार्यकारी मंडलावर नियंत्रण ठेवच्या~ ठेवाचे अधिकार भारताने संसदीय लोकसाहेच्या अंगीकार केले आहे. या मध्ये मंत्री परिषदकडे वास्तविक कार्यकारी सत्ता असते. ती सं~

संसद कार्यकारी म्हणा~ अह मंडलावर खालील अह पध~ तीने नियंत्रण ठेवते. दोन्ही सभाग्रहामधे प्रश्नोत्तरांच्या अह तासला मंत्रांना शासनाचे धोरण वाक~ अधिक्रम तसेच महत्त्वाची घटना इत्यांदी बद्दल सदस्य प्रश्न विचारता. विचार~ अह विचारतात. सभाग्रहामध्ये मंत्रीकडून सदस्य माहिती मिळवितात.

शासनाच्या कामकाजीत तील उणिवा निदर्शनाल आतात. कार्यकारी मंडलावर नियंत्रण ठेवसाठी सदस्य सूचना लक्षवेधी सूचना मंडात. लोकसभेन अविश्वासाच्या ठराव मंजूर केल्यास मंत्री परिषदेल~ राज्य~ राजीनामा द्याल लागते. कार्यकारी मंडलावर राज्य सभेच्या

राज्यसभेच्या सदस्यांना मंत्रीच्या कळून माहिती मिळविता येते, आणि ते शासकीय

शकतात. कदापि ते मंत्री परिषद विरोध्ये अविश्वाच्या~ अह अविश्वासाच्या ठराव मंजूर करून त्याला सत्तेवरून दूर करू शकत नाहीत. वित्तीय अधिकार अह संघ राज्यांच्या आर्थिक व्यवहारांच्या संसदेचे संपूर्ण नियंत्रण असते. संसद वार्षिक अर्थसंकल्पा~

संसदेच्या संमती~ शिवाय शास~ नाला कोणतादी कर लादता येते नाही, कोणताही खर्च करात येत नाही. धनविधेयक्के प्रथम लोकसभेत मांडावी लागतात. लोकसभेने मंजुरी देण्यावरची राज्यसभेच्या विचारार्थ पाठवरील राज्यसभेला ती चौदा दिवंस~ दि~ दिवसांच्या आत आपल्या